आणि आतून येण्यासाठी एक दरवाजा दिसतये.

येण्या जाण्यासाठी जो रोड आहे तिथं माणस येता जाताना दिसत आहे.

एक मोठे ग्राउंड आहे ग्राउंड मध्ये हिरवळ जास्त आहे परत ग्राउंड च्या साईड इलेक्ट्रिकल --

एक रेड कलर चा टेबल आहे टेबल वरती भरपूर सारे मासे दिसत आहेत परत --